आता एक पाच मिनिटात बसणार होतो तेव्हड्यात तुझा फोन आला काय म्हणतोय?

हं थोडा आवाज जरा मोठा कर मला ऐकू येत नाही मला नीट

मला ना थोडंसं थोडीशी माहिती पाहिजे होती.

हां एक मिनिटं येतोय हां बोल बोल बोल

मला खेळासंबंधी थोडंसं माहिती पाहिजे होती.

म्हणजे मी कसं थोडंसं ऐकून आहे खेळासंबंधी की मैदानी खेळ आणि बसून खेळायचं असतं असं आणि काय माहिती असेल ना थोडी मला पाहिजे होती खेळासंबंधी. हो देते ना चालेल ना काही हरकत नाही बघा.

खेळ हे आपल्याला खूप फायदेशीर आहेत हां कारण हे वेळेचं बंधन, धैर्य, शिस्त गटामध्ये काम करणं हे आपल्याला शिकवतात.

हुं खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढवण्यात आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करतात.

अ जर समजा खेळाचा नियमांना सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो. आपल्याला आपण निरोगी राहतो खेळ एवढे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते म्हणजे.

कुठेही आपल्याला आजार होणार नाही जर आपण सतत खेळलो तर

तर आता या खेळात हे आहे.

हं हॅलो मला एक अशी शंका होती

खेळणारे जे खेळाडू असतात ना ते

खूप एकदम फिजिकल फिटनेस यांचा शारीरिक तंदरुस्त एकदम असतात.

तर तो खेळामध्ये चांगला व्यायाम होतो हेच कारण असणार ना. हो हो नक्की नक्की अगदी खेळामुळे एकदम उत्तम प्रकारे आपला व्यायाम होतो म्हणजे कसं खेळ खेळल्यामुळे. आता समजा लहान मुलं समजा असतील तर आपण लहान मुलांचा विकास होतो. अ त्यांच्या आंतरिक कौशल्यांचा विकास होतो. त्यांच्या सर्व प्रकारच्या विकासामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहते. म्हणजे आपण कॉन्संट्रेशन म्हणतो की नाही तसं ते असत त्यांचं

ठीक राहते व त्यांची वाढ झपाट्याने होते.

अ त्याच्यामध्ये चेंडू फळी, त्याच्यानंतर हॉकी

व्यायाम वेगळा सांगितला तर मुलं करणार नाहीत. त्याच्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त खेळावं असं तुमचं मत दिसतंय मला.

त्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी आपल्याला खेळाची गरज असते.

ते मुलांनी सतत खेळलं पाहिजे म्हणजे घरात सतत आता ते काय म्हणतात मोबाईल घेऊन बसतात तर ते त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन खेळणं म्हणजे इतर मित्रांशी त्यांचं बोलणं होतं. एकमेकं चर्चा करतात एकमेकांचं काय जे काय मत मांडू शकतात.

अ त्या खेळामुळे होऊ शकतं.

पण ते जास्तीत जास्त अ शरीराला व्यायाम मिळेल असा कुठला खेळ जुना मला सांगता येईल. हो हो सांगता येईल ना आता ते सगळेच खेळ म्हंटले तर आपल्या शरीराला एकदम

अ त्यानंतर अ खो-खो सुद्धा आहे त्यात खो-खो म्हणजे मला जास्त खो-खोचा खेळ आवडतो.

अ यांच्यामध्ये धावणं होतं.

त्याच्यानंतर बसणं होतं उठणं होतं म्हणजे सगळ्या प्रकारचा व्यायाम याच्यामध्ये

अ होऊ शकतं. आणि मुलं गोल गोल गोल गोल धावतात एकमेकांच्या पाठीमागे. आणि खाली बसल्यानंतर कोण उठतोय आपल्याला खो करायला त्याच्यामुळं त्यांचं लक्ष पण व्यवस्थित असतं.

म्हणजे काय म्हणतात ना एकाग्रता आपण म्हणतो की नाही

तर ती एकाग्रता या खेळामध्ये त्यांची

आणि हां या खेळामध्ये कसं एकूण म्हणजे दोन भागांमध्ये खेळ खेळला जातो एका म्हणजे बारा खेळाडू असतात.

आणि ते नऊ खेळाडू मैदानावरती खेळायला येतात आणि तीन खेळाडू हे ठेवले जातात आधी सुरक्षित म्हणून

आणि समजा तो एखाद्या खेळाडूला त्या इजा वगैरे झाली काय झाली तर त्या तीन खेळाडूंना

खेळ मला प्रचंड आवडतो म्हणजे पहिल्यांदा मी लहानपणी खेळायचो म्हणजे तेंव्हा आम्ही शाळेत जायचो ना. इथली आपली तिथे आपली खेळ खेळायचो. खो-खो म्हणजे मला जास्त खो-खोचं खेळायला आवडायचं. उठणं हे त्या खेळामध्ये

इकडे पाठीमागे क्रिकेट खेळायला.

खो-खो खेळायचो आणि मुलांनी खो-खो हा म्हणजे जास्त खेळाला म्हणजे खेळावा